पाच कार पार्क केलेल्या आहे त्यामद्धे दोन पांढऱ्या दिसत आहे दोन काळ्या आणि एक ग्रे कलरची अ किंवा राखाड्या कलरची दिसत--

मैदानावरती मुले खेळत आहे आणि मैदान खूप सुंदर दिसून येत आहे.